हाय कसायेस तू ? मी तर मजेत आहे. मला एक विचारायच होत.

तू आता गेले पाच सहा दिवस फ्री

कि आपण ना दोघे तिघजन मिळून गेलो असतो कुठंतरी फिरायसाठी

चालेल ना सांगा मग कोणत्या जागेवर जायचं आपण फिरायला.

हो मी पण घरी राहून राहून खूप बोर झालो.

एकदम असं प्रेशर आल्या सारखं वाटतंय डोक्यावर.

पण मी असं म्हणतो तुझ्याकडे बाईक वैगरे आहे का? अम्म बाईक वैगरे हो आहे ना?

अरे वा अवरेज छान देते बाईक

म्हणजे आपल्याला जायला कमी पेट्रोल लागेल.

मी काय म्हणत होतो आपण जायचं कोणत्या जागेला

दिसायला खूपच छान वैगरे देव स्थळ म्हणा किंवा असं कोणती जागा राहील

आपण बरेचसे ठिकाण फिरलेलोय ठीके.

टु व्हीलर वर गेलो तर कलयमेट चा मजापण घेता येईल.

अअ नाही मी गेलेलो तर नाहीये तिकडं अअ मी म्हणत होतो आपल्याला जायला यायला खर्च किती लागेल तसा.

माझी अशी इच्छा होती की आपण थोडासा थांबू हि विचार करू अजून तिथे जवळपास दुसरी जागा असेल तर फिरू आपण

काय होत माहिते का मला तुझा प्लान पाहायचा होता तू फ्री आहे का? तू फ्री आसल्यामुळं मी तुला आता मी तिथं जाऊन आलेलोये. अं ते मी जरा कॉलेजमधून सुट्टी काढून घेईल

ईथुन सकाळी सकाळी निघूया मस्त.

सकाळी सकाळी मस्त टी, ब्रेकफास्ट वगैरे, नाश्ता वगैरे करून आपण निघू इथून

तुझ्या बाईक ला तर जास्त, जास्त पेट्रोल पण लागणार नाही . माझ्या बाईक ला खूप लागेल.

आहे ना ती खूप छान आहे तिथं वेगळे स्पॉट्स आहेत.

डोह आहेत, दर्या आहेत.

नाईट कैंपिंगसुद्धा होते तिथं.तिथं इव्हन माहिते का तुला अनिमल्स पण दिसतात तिथं. हो का माझी तर एक्सिटमेन्ट वाटते तिथ जायसाठी.

तर तिथं काय झालं होत माहिते का आम्ही फोर व्हीलर ने गेलो होतो. जाता जाता आम्हाला ना एक दोन अस्वल क्रॉस झाले होते रस्त्याने.

इतकं बरं वाटलं कि एकदम छान

आत्ता आपण कस जास्तीत जास्त झू मधेच पाहिलेलेत

मोकळे दिसतात रस्त्याने अशे फिरताना, चालताना वगैरे.

हो ना तशेच आपण झालेलोये घरात पिंजरा झू सारखे. हो आपण पण झूमध्येच

पप्पा हंटर फिरवता चला हे करा ते करा.

एक दोन दिवसात करू आपण, प्लांनिंग करू आपण अजून दुसरा तुझ्या आजूबाजूला जर कोणतं आजून चांगलं जागा असेल.

हेल्मेट वैगरे, लायसन्स वैगरे आपले सर्व डोक्यूमेंट्स आपल्याला रेडी लागतील तिथं.

क्लिअर नशेल काही तर ते क्लिअर करून घे सगळं डॉक्युमेंट वगैरे. हो हो लायसन्स करून घेईल मी टाकलेलं आहे. मी काय करील माहिते का?तुला एक आयडिया साठी मी आहे ना

त्याने तू यु ट्यूब वर पाहू शकतो. आता यु ट्यूब तुला माहिते ना किती फायदा होतो यु ट्यूबचा.

यु ट्यूब म्हणजे असा प्लॅटफॉर्म आहे जिथं आपने ना यु व्हिडीओस ये न आपले ते अपलोड करू शकतो.

आता माझ्याकडं मी खूप खूप सारे व्हिडिओस काढलेले मला स्टोर करण्यासाठी काहीच नाहीये.

तर मी ते स्टोर कुठं करू तर मी काय करेल ते अपलोड करेल यु ट्यूबला. यु ट्यूबला काय राहील ते

आणि मला पाहायचंय तेव्हा मी काय करेल.

जाईल सर्च करेल तिथल्या तिथं मला ते दिसून जाईल.

म्हणजे माझ्याकडे स्टोरेज च टेन्शनच नाहीये

मी तुला ती प्रोसेस कशे करतात यु ट्यूब वर अपलोड.

आता तिथं आपल्याला जर नाईट कॅम्पिंग करायची असली किंवा कॅम्प लावायचा असला.

ते आपण त्याच्यावर टाकायचं आणि कास झालेलं आता

कि जिथं ज्यांना इंग्लिश नाही येत, ज्यांना हिंदी नाही येत

त्या माइकमध्ये बोलायचं फक्त दाखवते आपल्याला.

यु ट्यूबचा इतका त्याने आपल्याला माहिते का

हे बघ सपोज एक माझं चॅनेल आहे.

न्यूस चॅनल झाले, टीव्ही चॅनल झाले बरोबरे.

ठीके आता आपण आता पहात असलो न्यूस, आपल्या टीव्ही चॅनेल्सवर.

ते पाहता पाहता एक ऍड येते मधातच.

पूर्ण बोर करून टाकते तो पिक्चर चा मजाच हाकलला जाते.

ती जी आड चाललीये ना त्यांच्याकडून ते पैसे घेते.

माहितीये हा तसाच चॅनलयेना आपलं स्वतःच आपल्याला याच्यावर बनवावं लागत युट्युब वर.

तुझं चॅनल म्हणजे ऑलरेडी बनलेलं असत तुला थोडं प्रोफाईल त्याची एडिट करावी लागते.

नाव वगैरे नंतर त्याच मोडिटाईझशन

आणि याने काय होत तुझ्या चॅनेल ला एक मोठ्ठा फोल्लोवर्स भेटता.

अअ दोनशे पंचवीस फोल्लोवेर्स असतील.

तीनशे पकडू, तीनशे न दोनशे म्हणजे किती झाले टोटल पाचशे झाले ठीके

कि मला या चॅनेल वर फोल्लोव करा, सुबस्क्रिब करा वगैरे. अअ मी सर्वांला जर आपलं शेयर केली माझी

हजार फोल्लोवर्स करायचे आहेत यु ट्यूबला

जशे तुझे हजार झाले तस तुझं मोनेटायझशन चालू होऊन जात.

तुम्हाला एक ऍड च ऑपशन येत. कितीतरी विव कंप्लेंट झाल्यानंतर हजार तास ती आहे

तुम्हाला काय होत त्याचे

हो का म्हणजे त्याच्यावरून आपल्याला पैसे मिलन चालू होत.

आता बघ तू यु ट्यूब जास्त युज करत नाही पण एखाद्यावेळी तू यु ट्यूब जर ओपन केलं

आणि तुझं चॅनल जर चांगलं जर ग्रोथ करत असल.

ग्रोथ जर करत आहे तर तुला फोल्लोवेर्स पण वाढतील. तुला इनकम पण चांगला, तुझा इनकम सोर्स कसा होईल एक्दम

चिखलदरा चिखलदर्याचे आपण फोटो टाकले .

चिखलदरा, होव तो गो टू चिखलदरा

आपण टाकलं तिथं तर आपले देखील विडिओ दिसतील कि आपण कुठून गेलेलो आहे. आपल्यामुळे लोकांना आयडिया आयडिया येऊन जाईल तिथे कसेकसे प्लेसेस आहे.

तर आपल्याला यु ट्यूब वरून माहिती भेटत आहे आपण स्वतः यु ट्यूब वर माहिती टाकते त्याने काय होईल

डिजिटल इंडिया, डिजिटल इंडिया तर त्याचा पण फायदा आहे.

हे झालं यु ट्यूबच तास तू इंस्टवरही कमर्शिअल करू शकतो. तुझे फोल्लोवेर्स इन्क्रिस केल्या नंतर तुला अँड करू शकतो तिच्यावर

मग आपले सुबसकरायबर्स आपल्याला काय म्हणतील?

ते जेव्हा सांगतील आपल्याला एक आयडिया भेटते कि यार आपल्याला हा विडिओ बनवायचाय म्हणजे याच्यावर आपल्याला लाईक्स विव्हस येतील

दुसरी गोष्ट आपलं चांगलं कॉन्व्हरसेशन, तिसरी गोष्ट मोबाइल

अन चौथा तुमचा ट्रायपोड़हेल्मेट वगैरे, वेबकॅम वगैरे लागेल.

आपण चिखलदारा वगैरे करत जाऊ तर आपण एक यु ट्यूब चॅनेल ओपन करू व आपले आपले विडिओ बनवू आपण फोटोस वगैरे आपले

कि आपण काय करू जाता जाताही पैसे कमवू आणि येता येतात हि पैसे कमवू.

ह्ह तेच म्हणत होतो आपण आता इकडे चालोयच फिरायला तर कॅसुअल्ली आपण थोडंफार विडिओ बनवून घेऊ.

नंतर पहाड आहेत कुठं कुठं

पुण्याला वगैरे सिंहगड वगैरे आहे.

काय आहे ना कि मला फिरायला खूप आवडत. आणि फिरायचे विडिओ काढले फोटो काढले तर एक आठवण राहते आपल्या कड. आपल्याकडं स्टोरेज पण होत नाही. आणि त्याच्यावर टाकलं तर कधीना कधीतर त्याला विव येतील

हा म्हंटल तुला एक यु ट्यूबच असं एक फिचर माहितीये का कि आपण ए ना

आज या तारखेला दोनहजार बावीस मध्ये

अअ दोनहजार तीस मध्ये जरी तो व्हिडिओला कोणी विव दिला

म्हणजे काय होईल अअ ते गाईड करतो कि कसा आपलयाला ते हे करायचं आहे त्याच्यावर मी तुला चॅनेल कसा बनवायचा, काय करावं लागेल कन्टेन्ट कन्टेन्ट म्हणजे माईन कंटेंटे बरं ह्याच्यात. कन्टेन्ट म्हणजे काय कन्टेन्ट म्हणजे

कि ज्यांनी लोकांना फायदा पण झाला पाहिजे

ज्याने लोकांना इंटरेस्ट पण आला पाहिजे

ये करे तो वाईस होगा ऐसा होगा असं चालते काऊन?

नाहीतर कोणाला इंटरेस्ट नाही तुमची न्युज ऐकण्यात.

काय करावं लागेल कन्टेन्ट विषयाशी

काय आपण काय जेवत आहे तो टाकायचा. आणि एक एक हाच विषय नाहीये कि आपण फक्त अअ टुरिस्ट म्हणून चाललोय फिरायला

जाऊन आख्खे एक्दम करू आपण एका वेळेस ट्राय तर करू आपण ते. यु ट्यूब चा

मी ये ना मागे मी खूप सारे ठिकाण फिरलेलोये पुना,

दिल्ली, राजस्थान, ज्योधपूर मी आम्हाला जेव्हा सुट्ट्या लागायच्या ना शाळेच्या तेव्हा सगळे